बे ईचा कड़े अ कॉलेज च्या दरवाजा कड़े--

एक मंदिर तिथं समोर बनवलेले दिसत आहे बसण्यासाठी बाकडे वगैरे आहे त्याच्यासमोर अह झाडे दिसत आहे एक हरव्या कलरची बिल्डिंग तिथं खूप सुंदर अशी दिसत आहे.

किल्ला आहे अ पूर्ण दगडांचा आहे अ काही अ हिस्सा त्याचा तुटलेला आहे वर लोक अ एक आनंदाचा अ आनंद घेत आहेत किल्यावर जाऊन.

हा एक फोटो आहे. त्या फोटो मध्ये अ गाडीतून काढलेल हा फोटो दिसत आहे. अ काच दिसत आहे. गाडीची माग एक अ कार उभी आहे.

हे दृष्य किराणा अह मॉलच्या आतमधलं दिसत आहे. जिथे पार्लेजी गुड-डे अशे ब्रांडेड बिस्किटं तिथ मांडनीमध्ये लावलेलं दिसत आहे.

समोरचे दृश्य दिसत आहे ते दृश्य एका दोन चाकी अह गॅरेज चे दिसत आहे.

आणि घरात ही पांढरा कलर हा दिलेला दिसत आहे. या घरात एक

रिंग च्या आत मधे दोन जन एथे दिसत आहे. आत मधी थर्मकोल वगैरे लावलेले दिसत आहे.